पिसाळ पिसाळलेले कुत्रे सावलीला मनुष्य ज्याप्रमाणे अंगोटीचा मेघांच्या घडघडात ऐकतात पुन्हा पिसाळतो त्याच प्रमाणे मुंजीचा वाजंत्र्याचा कडकडात कानी पड पडतात उपवधू मुलांच्या व त्यांचा वाडवडिलांचा अंगी भिनलेला अहन पानाची विषयी ताटक्या सहर्षी उठल घाट असते क्षणार्धात त्यांना आपल्या स्तिथीचा आपला किमतीचा आपले योगतेचा किंबहुना आपले स्वतःचाही विसर पडू पडून ते अंक गणिताचे पुस्तक चरण चरणारा संख्या पंडिता प्रमाणे सरासर मोठ मोठ्या रखमा बडबडू लागतात आणी बिचार्या मुलींच्या बापांनाही अवघड उदाहरणे सोडवावी लागतात

फेटे घालून या बाबतीत मी जो अनुभव मिळवला आहे त्याचा फायदा मी उधार मुद्धीने वाचकाला देण्याची योजीले आहे या सुमारास प्रत्येक नवरा नवरबाप

तो आपल्या मुलानंकडे पाहतो नाना फड फाडीनिसांचा व्यवहार कौशल्याने तो मुलींची किंमत ठरवितो शिव छत्रपतींच्या धाडसाने वाढेल त्या विज्यापुरकरांवर तो त्या रिकामेचा मारा करतोआणी नातीत शहाचा क्रूरपणानेही ती रक्कम वसुल घेतो त्या एकाच् हृदयात जर पू जर पूजांचा शिपाईबाणा आणी मराठ्यांचा गनिमा गनिमीकावा हे एकच वेळी उचंबळ उचंबळत असततात स्पष्ट वस्तूंच्या अंशा पासून उत्पन्न झालेल्या भिस्मचाऱ्या पर्यंत प्रमाणे अनेक ऐतिहासिक पुरुष्यांच्या हा मानस उत्सवी मुलांचा अव्यासाचा सव्या गुंडा घेण्याची भीष्णप्रतिज्ञा करतो आणी तितक्याताच नेत्यानेती तडीसही नेतो स्वतः नवरा मुलगा तर हरभराचा झाडावर रात्रंदिवस दिवस मुक्काम करून बापसे बेटा सवायी हि म्हण वाजवी पेक्षा फाजील खरी फाजील खरी करून दाखवीत असतो आपल्या अंगाच्या लोक लोकांतरे गुणांनी अनेक म्हण म्हणनीची नायका होऊन बसलेली वरमाई तर परंतु अनिवरण अनिवर्णनीय नाम परकल

पुस्तकातून छापवून आणण्या इतकेच कठीण कार्य होऊ शकते होऊन पडते कविता व कन्या या जोडीतले हे साम्य लक्षात आले म्हणजे कवितेला काही कवींची कन्य कन्यका म्हणणारा पहिला कल्पक मनुष्याची खरोखर तारीफ करावीशी वाटते एक दोन पिढ्यानपूर्वी मुलींचा बापावर मुलींची परीक्षा पाहणाची जवाबदारी असे साधारण पणे या परीक्षेस अक्षर काढणे श्लोक म्हणणे एक भले एक भले पोटे पागोडे डोकीवर डोहकीवर घालून व लांब चल लांबलचक अंग वस्त्र अंगाभोवती लपेटून भावी सासऱ्या समोर आपल्या तोल सांभाळून निट बसणे पत्रावर् पत्रावळी लावणे हेच बिशे हेच विषय असत आमचा अन्वेक विध्यांनानाही विषयांची यादी पाहून हसू येईल परंतु या विषयांच्या मुळीशी एवढे व्यवहारज्ञान दडी मारून बसलेलं आहेत याची मात्र त्यांना कल्पनाही होणार नाही अक्षर काढणे आणि श्लोक म्हणणे या विषयचा आवश्यकते बद्धल सांग सांगायालास नको सुधारलेल्य स्वरूपात हे प्रकार हल्लीही आपल्याला वावरत आहेत हे थोडा विचार केल्यास पटण्या सारखं आहे पागोड्यांचा प्रश्न मात्र जरा डोक्याला शिन देण्यासारखा आहे तवव त्यांचे स्पष्टीकरण देणे जरूर आहेत एवढे थोरले बोजड पागोडे जर डोकं डोकीवर घेऊन निट बसतो तो नवरा मुलगा पुढे माघे बायको डोईजड झाली तरी तिला निटपणे वागवून घेणारच हे या बाबतीवरून घडत होते पत्रावळी लावण्यात मुलाचे व्यवहाररूप पण ह्यो व्यव व्यवहार रुपी ज्ञान दिसून येत असे पूर्वीचा चंचल वैभवाच्या काळी वडिलोपार्जितमिळकतीवर आजन्म आवलंबून राहणे

वैगेरे देशातून राजपुत्रांना त्यांच्या मुख्य धंदा खरीदि आदी अडचणींचा प्रसंगासाठी पायमोजे विकण्याचा जोडे शिवण्याचा

आता येथे कोणी असा आक्षेप टाकतील की या एकाच धंद्याकडे सर्वांचे लक्ष का लागावे आमच्या आक्षेपकांना आम्ही त्या काळाच्या समर्थस्तितीला विचार करण्याची विनंती करतो पत्रावळी लावण्याचा उपक्रम तनतान् नाही त्यांचा जोराने प्रचार पेशवाईत विशेष पेशवाईच्या उत्तर आदमाईत सुरु झाला असावा पेशवाईत जेवण्या जेवण्यावळींचा राज्याश्रम राज्याश्रेय मिळवन्या मिळवल्यामुळे

भानगडींचे गुंतलेले असे अर्थात जेवण अर्थात जेवणाचा वेळी उपक्रमांना नेहमी जोराची मागणी असायची

असे मात्र कोणी आनु अनुमान बंधू नये एकंदर भोजन क कलेचीत त्या वेळी सलती होती सवाई माधवराव

त्या वरून आणि दुसऱ्या बाजीराव साहेबांच्या कदमानी ती ताक किंवा पापड लोणचे चालेल या चांगले केल्या बद्दल त्रेपन्न गावाचे गावामान मिळवलेल्या बद्दल ज्या कर्ण कथा आहेत त्यावरून माझा म्हणण्याचे अर्था अर्थात अर्थतर्था सहज लक्ष्यात घेण्यासारखी आहे प्रस्तुत हे परीक्षणाचे वेडे नाहीस झाले आहे असे होणारे करण शोधून काढणे मात्र फराच कठीण आहे एवढे मात्र खरे की हल्ली जावयाची परीक्षा घेत बसून भागावयाचे नाहीत पत्रावळी लावण्याच्या कसोटीचा आग्रह धरला तर बगूश गुरुवार गुरु गुरुवाखेरीस कोणाची निवड होणे शक्य नाही आणी आजकालच्या या टोपीच्या आमदानित पगड बंद जावयासाठी हट्ट घेतला तर तो साठी उलटून घेतलेल्या फक्त नवरा मुलाचा प्रांतिनेच भागव्हावा लागेल हल्ली जो माल मिळेल तो पदरात पाडून घेण्या घेण्याकडे मुलींचा बापाची अनिवार प्रकृती दिसून येते नवरा मुलगा पुरुष जातीचा असला म्हणजे झाले मग तो बायकांचा बंडा बायकांच्या बंडातील जागृकांच्या मह म्हणण्याप्रमाणे परंतु अगदी निराळ्या अर्थाने चुकून पुरुषाच्या जन्माला आला असला तरी सुद्धा न कळु न खलु तत्वांच वधुव वधुवंधवि लग्नाची मुहूर्त शुक्रोदय काळी काही सापडत असल्या मुळे वर्षातून लग्नाचा हंगाम दोनदा येत असतो महिला मोसम मार्गशीर्षात तीन महिने चालतो व दुसरा भार वैशाख जेष्ठ या महिन्यात उग उडत येत असतो हा हंगामाचा आदी काही दिवस उपवर वधूंचे माप वर संशोधनाच्या मोहिमेवर निगतात या कामगिरी प्रित्यर्थ

सडांना लावण्यासाठी थोडे पाय खर्ची घालावे लाग लागते त्या प्रमाणे एक जोडा जमवण्यासाठी काही एक जोडा फाडावा लागतो हेच ह्यात लक्ष्यात ठेवान्यासारखे आहेत अमुल्य आमुख एके ठिकाणी एखादा सदर सहजातीय अविवाहित मुलगा आहे असे काळल्या नंतर तत् तत्प्राप्तीच्या हडपडीची जी स्तिथी असते तिला नाद असे किव्हा गळ असे असणे असे परभाषीय नाव आहे लग्न जमवीता वधू वरांकडे मुख्य धार्मिक व्यवहारिक व शारीरिक अश्या तीन दृष्टीने पाहायचे असते पत्रिका पाहणे व गोत्र जमवणे या दोन गोष्टीचा धार्मिक बाबतीत आणि हुंडा कुलशील या गोष्टींच्या व्यवहारात बाबतीत समावेश होऊन मुलगी पाहण्याची गोष्ट शारीरिक बाबतीत जमा जमा होते लग्न निश्चिताचा या पंचांगणात वर पक्ष्याची वधू पक्ष्याचे खातर जमा करून द्यायची असते आणी या त्रिविद विचारांनमूदे मुलींची व मुलांची बापाची कशी त्रेन्धा उडते हेच वाचकांनी आता क्रमश्य पाहायचे आहे ज्या गृहस्थानाच्या घरी आपल्याला जायच असते त्याच्या आणी आपल्या सामान्य ओळखीचा एकदा पित्याकडून त्यांचा मार्फत प्रथम चंचुप्रवेश करून घायचं असतो नमन आणी प्रस्ताविक विलास वैगेरे झाल्यावर आपल्या पित्यांमुळे विषयाला सुरुवात करतो त्या वेळेतून मुलीच्या बापाबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपल्या बाळा साहेबांकरिता हे आले आहेत असे सांगतो आपल्या आपल्याच दुभाषी माहिती सांगत असतांना मुलींच्या बापाने नवऱ्या बापाच्या तोंडाकडे अगदी गरिबीचा सौजन्याच्या आशेच्या आणि कुलीन कुलिनतेचे मुद्रेने पाहायचे असते वधूपक्षाच्या दुभाषा अर्पंत या अर्जाची सुनावणी होताच वरपक्ष्य कडून त्या विनंतीचा अकल्पीतपणाबद्दल आश्चर्य दाखविण्यासाठी पहिले सूडव्यांधा आम्हाला कर्तव्य नाही असा जवाब मिळतो बाजारात तीनही त्रिकाळी भरपूर मागणी असल्यामुळे आणि इतर कोणत्याही कारनाचे भाव उतरण्याची जास्ती नसल्यामुळे आपला माल पडून राहणार नाही अशे मुलाच्या बापाची खात्री असते पायधरी पायधरणीचा पाया एकदम एक दोन अंशानी वर चढवण्यासाठी हे चढेल हे चढेल बेप बेपरवाही तो दाखवीत असतो मुलीचा बापाला या ओडून आणलेला चंद्र बळानी चंद्र बळाची जाणीव असते तरीसुद्धा त्यांने हा जमाव एकूण कमालीची केवीलवाणी निराशा तोंडावर पसरवून आपल्या पित्याकडे पाहायचा असते या नंतर माध्यस्थाने व मुलीच्या बापाने हुंड्याची सदर कल्पना देऊन व आपापसादची उदाहरणे सोडून यंदा कर्तव्य असल्याची आवशक्यता पटवून द्यावी लागते मात्र हुंड्याची कल्पना मुद्दाम सांगायची असली तरी ती ओघा ओघाचा स्वरूपाने करून द्यावी लागते अशा प्रकारे बरेचशी मिन मिनतवारी झाली म्हणजे कर्तव्य शून्य महत महात्मे आम्हा आम्हा धडपणे बोलू लागतात आणि हे वरपांगी अवसन लक्षात येत असतानाही मुलांच्या बापाला आर्जाव्याचे सोंग आणावे लागते गरजवंतांना अक्कल नाही म्हणतात ते काही खोटे नाही वर सांगितलेल्या मुलीची आठवण होताच आम्ही पौवर पौवार्च्यांच्या आणी पाश्च्यात इंग्रज्यांच्या आचार विचार कल्पनात जे दक्षिण उत्तर अंतर आहे ते ध्यानात आल्यावाचून राहात नाही

त्यावर हुकूम गरजेचा मारा चुकवितात आणी उलट हक्क हक्क अवलंबितात त्याला गरज असते असा आमचा म्हणणीला बियता शिद्द करून दाखवतात आमचा अतिमाशी खिललेल्या दुबळा वैध्यवाद आम्ही इंग्रज्यांचा पराक्रम प्रयत्नवाद इतक्या उठवणी अन्यत्र कोठेही दिसून येतात आणी त्यांचा आमचा आचारधर्मातहि आज फरक सभामंडपातून देवळातून आदर बुद्धी व्यक्त करण्यासाठी आम्ही शरीराचे तडाचे डोके उघडे टाकतो तर ते वरचे डोके उघडे टाकतात फार कशाला ज्या लग्न विषयकबाबती बद्दल मी प्रस्तुत लिहली आहे ती सुद्धा आमच्याकडे मुलीच्या बापणे मुलाकडे धाव घेण्याची आणि मुलींने मुलाचे बापाकडे तोंड वेंग तोंड वेंगवाडयाचे असते यंदा आम्हास कर्तव्य नाही हे उत्तर वर पक्ष्याचा तोंडी इतके बसून गेलेले असते की ते उच्चारतांना बोलताना आतला शब्दाची मुळीच परवा करत नाही अस्या चंदेल चढेलपणचा बेधर- बेधारकरीमुळे तरी मधी या वाक्यात मौजेचे फेर फारे घडून येतात माझे मित्र टिम्बवुनानं यांच्या टकी त्यांचा टकीचे लग्न जुळविण्यासाठी गेले दोन वर्ष मी टिम्बवुनांन बरोबर देशोधडी गेले घालीत असतांना एका ठिकाणी माला खालील चमत्कार पाहावयास सापडला एका गरीब गृहस्थाच्याघरी त्यांचा उपवदु भावांबद्दल एक गळ घालण्याकरिता मी टिम्बवुनांकडे उभायता गेलो होतो गृहस्थांची व माझी साधारणओळक होती परंतु त्यांचा घरी जाण्याइतका मोठेपना मी त्याला त्या पूर्वी कधीच दिलेला नव्हता मला पाहताच जवळपास अवलंवर्तुळ होत असलेल्या सतरंगीवर केर एका बुरणु एका बर्नूशाणे झाडून आम्हा दोघांना आम्हा दोघांना लोडवाजा ठेवलेल्या वळकती जवळ मोठ्या मानाने येऊन बसवीले किंबहुना व्यवस्तीत टेकवून

वळकटीतल्या कपासाची सापट पसरटपणा जाऊन हजारो गुठळ्यांमुळे ठीक ठिकाणी त्यांचे संग निर्माण झाले होते वळकठ्याच्या या उंच सखल पृष्ट भागशी आपल्या सपाट पृष्ट भागाचा कसा तरी सलोखा सांभाळून टिम्बवुनांना स्वस्त बसण्यासाठी सारखेच चळवळ करत होतेजवळच एक जुनाड आराम खुर्ची उपयोगी शून्यतेमुळे स्वतःच आराम घेत पडून आपल्या नावाची अर्थ कथा करित होती तिच्या तुटलेल्या वेत वेत्याचे जाळे आजगळ मनुष्याच्या शेंडी प्रमाणे पण अदोग् आडोमुख लोम्बकळत असून बसवायच्या जागी एक पाय मोकळा पाय अडवा टाकलेला होता सतरंगीच्या त्या बेटांमधून निघूनहिंदू व इंग्रजी या दोन्हीअसतांना आसतांनाच्या त्या जुनाड संगमचा फायदा घ्यावा असेही माझा मनात एकदा येऊन गेले परंतु मी स्वीकारलेल्या पोक्त कामाच्या मोठेपणचा अशी हुणचूपणाचे थोर पालत शोभणार नाही म्हणून तो बेत रहित केला नमस्कार चमत्कार होऊन हवा पाणी वैगेरे अनावश्यक बाबतीबद्दल बरेच बोलणी होई पर्यंत तो आग्रहस्त माझाशी इतक्या इतक्या बदबीने इतक्या बदबीने व अर्ज आर्जवाने बोलीत होता मला मिळत नसलेल्या याजन्मांच्या तिम्बवुनांवर काय परिणाम होत आहे हे पाहण्यासाठी त्यांचाकड चार सहा वेळा नजर काढल्या वाचून माला राहवेना पुढे मी पुढे मी आमच्या येण्याने कारण मात्र आणी सारा म्हणून एकदम पाळटला त्राटिका नाटका कमलेची लगड करणाऱ्या पौराणिकप्रमाणे सदरील गृहस्थाने अंग विक्ष्येपांच्या एक दोन हेलकावण्यांमधे गादी काजी काबीज करून टिम्बवुनांना तेथून पदचुत केले त्या गृहस्थांच्या मूळचा पाठीसारखं गोल चेहरा महत्वदर्शनासाठी लागलाच नाही नाना फडणीसांच्या चेहरा सारख्या लांबुत्तर झाला त्यांची मांनी दृष्टी आपल्या सारख्या वृद्ध रुद्र जीवनावरून निघून स्वतःच्या मालकीचा त्या मोडक्या खुर्चीकडे वळली तो विचारांने उथंबलेल्या जड निश्वास टाकून लागला फाटकी सतरंजी वळकटीची दोन बेबंद शाही मोडकी खुर्ची आंगठे तुटलेल्या वाहना स्वतःचे काळे चिंकूट धोतर घरात वासेनासे झालेले दारिद्रे वैगेरे ह्याही गोष्टींचा शैण्यक विसर पडून तो उच्च विचारात भराऱ्या मारू लागला आखेर त्याला मृत्यू लोकाच्या वस्तीची आव आठवण करून देण्यासाठी मी विचारले मग काय म्हणाल मनास आहे तुमचा फारच मोठा सुस्कारा टाकून चिरमुटलेल्या व काळ्याकुट्ट ओठांचे वर्तुळ करू करून भुवया अडव्या तिडव्या अडवून मान किंचून किंचून उजवी कडे गलती करून तो प्राणी प्रत्येक शब्दानंतर विसावा घेत घेत म्हणाल या जन्मी आम्हास कर्तव्य नाही वाचकहो वरपक्ष्याला स्वतःचे किती विस्मरण पडले पडले याची तुमचीच कल्पना तुम्हीच कल्पना करा देशकाल परत्व जगाचा पाठीवर नीर निराळ्या बाबतींबदल चालीरितीने विचार विचित्र वैधर्म दिसून येते त्यात मानवी लग्न वैचारिकता इतके चमत्कारी दुसरे काही सापडणर् नाही एकाच काळी एकच देशात एकीकडे एका पुरुषाला अनेक बायका करता येतात तर दुसरी कडे एका स्त्रीला अनेक पती करता येतात एकीकडे श्री कृष्ण परमात्मा सोळा सहस्त्र एकेशे एकशे आठ तरुणींचा अंत पुराणात गुज गुज गोष्टी करत बसले आहेत तो दुसरीकडे पाच नवर्यांचा संसार सांभाळून सती द्रौपदि अवला जातीला ललांभूत होउन बसत आहे इकडे ब्राम्हण कन्या देवयानीला अत्रीया य य यतीच्या गळ्यात अडकविणारे पंचांचे वचन तर इकडे द्वारकेचा राणा अस्वलाचा पोरीशी अस्वलाच्या पोरीशी लावून मोकळा लग्न लावून मोकळा होत आहे श्री कृष्णा परमात्माचा या

मध्ये भगवान हजर असते तर त्या विल्लाला उचलून धरण्यासाठी त्यांनी आपले सारे हाथ वर केले असते अशी माझी खात्री आहे एका हिंदू धर्माचे विवाह विधीचे आठ सामान्य प्रकार नमूद केलेत आहे आखेरीस वैयक्तिक प्रा वैयक्तिक स्वातंत्र्याची परवानगी होती ती वेळेतच लग्न विषयक प्रत्येक निर्णयांशी कधीच विविध रूप काढून सुद्धा दिसून येतात हिंदुस्थानाच्या त्रिलोकीत तूट तुकड्यांवर लग्नसंबंदाचे वधू वरांना सात जन्म तो जोडून टाकण्यात येते तर आमचा विरुद्ध भुपुष्टांवरील अमेरिकन लोकात सात साथ दिवसाच्या करारात हे लग्न लावण्यापर्यंत मजल येऊन ठेपले आहेत हिंदू धर्माला हिंदू धर्माला पिता तुटलेली सुद्धा पिढ्या तुटलेली सुद्धा सर्वत्र वधूवरे पसंत नाहीत तर मुसलमान पारशी यांना चुलत बहिणी भावंडांचा विवाही मान्य होतो महाराष्ट्र रान रांतच पाहणं कोकणस्थळा मामाचा गोत्राची वाधू खपत नाही तर

द्यावा लागतो तर हुंड्या माळ्यात मुलांना परंबळ करावी लागते यांचा कडे आठ वर्षाचा मुलीला चोवीस वर्षाचा नवरा पाहावा लागतो आणी काही गुजराती जातीत आठ वर्षाचा मुलीला गळ्यात चोवीश वर्षाचा मु मुलीची गोडपट बांधण्याची वहिवाट आहे वैवाहिक चारित्र्याची या फुडे पायरी म्हणजे मुला मुलींची किंवा मुली मुलांची लग्ने लावणे हिच आहे असे वाटत नाही का तर कुन्ह हुंड्यामाळ्यात

Hi पल्लवी मी मस्त तू कशी आहेस. हो मीही मस्त आहे तुझा आवाज थोडा व्यवस्थित येत नाही आहे. ग

हो आता येतो येतो हा मंग अजून काय चाललंय? काही नाही निवांत. अच्छा अं सगळे घरचे कसे आहेत?

हा सगळेजण व्यवस्थित आहेत सगळ्यांना आता सध्या सुट्टी आहेत ना आता collage वगैरे शाळा वगैरे सुरू होईल पंधरा जून ची पंधरा जून पासून तर त्यांची सध्या गडबड चालू आहे. सर्वांना bag वगैरे new bag new गणवेश new shoes त्याची तयारी चालू आहे त्यांची तर तू सांग तुझ्या अजून कसं चालू आहे बाकी सर्व काही? आमचंही सेम आमच्या घरी सगळे कपडे गणवेश त्यांना पण घ्यायचं असते addmision सगळे चालू आहे आमच्या घरी,

अग मला थोडसं अं sound pollution प्रदूषण ध्वनी प्रदूषण बाबतीत थोडं सांगू शकशील का? हा हा सांगते की

अं ध्वनी प्रदूषण म्हणजे प्राणी मनुष्य यंत्र त्यामुळे वातावरणात निर्माण झालेले व इतर मनुष्य किंवा प्राणी यांच्या

आणि लोकांचा घोंगड वाद्याचे आवाज मग त्या व्यतिरिक्त गाड्यांचे horn siren फटाके, गिरण्या गिरण्याचे भोंगे ध्वनी, वादकाचे आवाज, Radio, दूरचित्रवाणी, अं असे पडले आवाज या सर्व गोष्टी दोन्ही प्रदूषणातून वाढण्यास मदत करतात विविध media आवाजाचा गोंगा वाढलेला आहे आणि त्याच विपरीत परिणाम दिसून येतात आपल्याला मग धनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर खूप परिणाम होतात.

आणि आक्रमक होते त्याला पण झोप लागत नाही नीट मानसिक संतुलन बिघडण होतं माणूस वेड्यावानी करतो दोन्ही प्रदूषणाचा रक्तदाब वाढतो. हृदयाला आमंत्रण मिळते की अं कारण्यात मोठ्या आवाजाची ठिकाणी काम करणाऱ्यांना म्हातारपणी बहिरेपणा होतो.

मग गर्भवती स्त्रिया असतात ना त्या गरबालाही ध्वनी प्रदूषणामुळे हानी पोहोचते.

सणासुदीमध्ये ना अं आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. जे काय असतं काय पण असू दे माणसं म्हणजे आवाज slow करून तेवढेच medium करावा सगळ्यांचा विचार करायला पाहिजे आज बाजूला म्हातारे माणसं असतात.

ध्वनीची टीका रे काम करणे माणसाचं चिडचिड होतं, रक्तदाब, डोकेदुखी, बहिरेपणा, कानात कानाला, आवाज येत नाही. सगळं सगळं आवाज होतं आज मुंबईमध्ये ना जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे हे प्रदूषित शहर मध्ये आहे.

विविध कारणामुळे विविध ध्वनी प्रदूषणाची समस्या वाढते. मग काही ठिकाणी आहेत शहरातील पर्यावरण स्नेही गणेश उत्सव आता गणपती बाप्पा येणार आहेत आपण आणि गणपतीची तयारी त्याचा आवाज सगळा पण मोठ्याने लावतो. तसं करायला नको आपण मग तलावासारख्या अं संकल्पना राबवायच्या ठाणे शहरात विसर्जन अं मिरवणुकीचा आवाज आपण गणपती आणण्यासाठी पण मोठा मोठा आवाज करतो दररोज आरती करतो ते पण मोठ्या आवाजातच मोठ्याने आवाज ठेवतो मिरवणूक असेल तर खूपच सगळं मोठं, करावं पण माणसांना सगळ्याचा विचार करून तर करायला पाहिजे उभं करायचं दुसऱ्याला अं त्रास नको असं करायला नको त्यांनी आनंद दिवशी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने दुपट्टे वाढलेल्या ध्वनी प्रदूषण हे स्पष्ट झाले दहीहंडी उत्सवाचे प्रमाण

काय कसं पण गाणं लावतात D. J वरला अं लुंगी DANCE अं काय आपलं अं बत्तमीज दिल असले गाणे लावतात.

इत्यादी सगळ्या ह्याच्यावर त्यांनी हो हो श्रद्धा बरोबर तुझं आणि मला आणि मलाही काही माहिती आहे मी थोडीफार सांगते हा हो हो सांग ना पल्लवी ती म्हणतात की एखाद्या वस्तूद्वारे निर्माण होणाऱ्या सामान्य आवाजाला ध्वनी म्हणतात जेव्हा ध्वनीची तीव्रता जास्त असते. आणि एका ऐकणाऱ्याला रुची नसते तेव्हा त्याला आवाज म्हणतात ध्वनी प्रदूषण म्हणजे उच्च तीव्रतेच्या आवाजामुळे, म्हणजे उद्योगांचा आवाज दगड कापणे मोठ्याने ओरडणे वाहनांचा आवाज इत्यादीमुळे मानवामध्ये अस्वस्थता आणि अस्वस्थतेची स्थिती,

श्रद्धा

HELLO आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी DECIBEL UNITSET केले आहे. DECIBEL मोजमाप शून्यापासून सुरू होते जागतिक आरोग्य संघटनेने दिवसा पंचेचाळीस D. B आणि रात्री पस्तीस D. B ची loudness पातळी निश्चित केलेली आहे. ध्वनी प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे सर्व मानवी क्रिया कलम वेगवेगळ्या स्तरावर ध्वनी प्रदूषणात योगदान देतात. ध्वनी प्रदूषणाचे अनेक स्त्रोत आहेत जे घरामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आहेत यामध्ये Radio, television, genrater, electricals पंखे हे air cooler, air conditioner विविध घरगुती उपकरणे आणि कौटुंबिक वादामुळे निर्माण होणारा आवाज याचा समावेश होतो शहरामध्ये ध्वनी प्रदूषण जास्त आहे कारण शहरे दाट लोकवस्तीचे आहेत. उद्योग अधिक आहेत आणि रहदारी सारख्या क्रिया कलाप अधिक आहेत. इतर प्रदूषणक प्रदूषकाप्रमाणे ध्वनी देखील औद्योगिकीकरण शहरीकरण आणि आधुनिक सभेचे उपउत्पादन आहे.

आणि बाजारपेठा धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि राजकीय सभा हे ध्वनी प्रदूषणाचे बाह्य स्त्रोत आहेत कृषी यंत्रे